आपल्याला फोटोमध्ये दिसतय की प्रायवेट लिमिटेड कंपनी आहे आणि त्याच काही कन्स्ट्रकशन घेतलेल आहे त्याचे काही वर्कर्स काम करत आहे.

इकडच्या साइडन बगीतल तर नारळाच झाड आहे त्याची सावली पडलेलीय आणि वरच्या साइडन बगीतल तर खूप सारे ढग आहे.

समोरच्या फोटोमध्ये आपल्याला दिसतय की एक व्यक्ति आहे त्याच्या हातामध्ये एक ड्रिल आहे तो एक खोदण्याच काम करत आहे त्याच्या समोर एक हातोडी एक --

या फोटोमध्ये आपण बघतोय की मंदिर आहे मंदिरासमोर एक चार लिहिलेल आहे तिथे एक लेडिज बसलेली आहे दोन व्यक्ति तिथ वरच्या साइडन बघ --

आपण समोरच्या फोटोमध्ये बघतोय की हा एक डॅम आहे हा फोटो डॅम वरतून घेतलेला आहे वरच्या साइडन बघितल तर खूप भारी --

समोरच्या फोटॉमध्ये आपण बघतोय की एक गार्डन आहे गार्डन मधी एक व्यक्ति बसलेला आहे आणि एक खेळण पण आहे.

समोरच्या फोटोमध्ये आपण बगतोय की हे कॉलेज आहे कॉलेजला सहा खिडक्या आहे कॉलेज मधून येताना सर बाहेर येताना दिसतायेत तिथे उभे असलेले एक सर आहे.

आणि एकडच्या साइडन बघितल तर खूप अस यूनिवर्सिटी सारख दिसतय आणि गार्डनच्या मध्ये मध्ये खूप दोन तीन दोन ते तीन रस्ते आहे आणि एक मधात पूल ठेवलेला आहे.